पण हॉटेल किती छान वेवस्थित ठेवलंय थंडगार पाणी पिण्यासाठी खुप सार कोल्ड ड्रिंक पण ठेवलेत.

तेच्या बाजूला लाल आणि हिरव्या रंगाची झाड लावल्यात.

त्याच्या समोर एक झाड लावलय त्याच्या खाली एक मुलगा उभा राहिलाय त्याने काळा कलर च शर्ट घातलाय.

किती सुंदर फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे त्यामध्ये गुलाबी रंगाची फुले त्याच्या बाजूला खुप सारी पुस्तके त्यामध्ये एक बेळगाव च पुस्तक आहे.

बांबवांनी मंडप घातलाय त्याच्या आजूबाजूला खुप सार प्लॅस्टिक पसरलय तिथ दोन लाल कलर च्या गाड्या पण उभ्या आहेत.

इथ जिम दिसतय दोन मुले फोटो काढून घ्यायलेत त्यांनी रेड कलर च टी शर्ट घातलय एकान ब्लॅक कलर च टी शर्ट घातलय|

या महानगर पालिकेत एक गाडी थांबलिय त्याच्या बाजूने खुप सारी हिरवी झाड आहे लावली आहे.